सांडलेलं रक्त आहे, ठिक आहे चलो आहे आपण हे भारतीयांनी लिहिलंय सोडून दया पण जे बाकीच्यांनी लिहिलंय त्याला पुरावे आहे ते तर accept करा. सगळं political views आहे, पण सगळं सगळं political views आहे.

आपण किती प्रयत्न केला ना तरीही बोलतात ना आपल्याकडे so power असेल तरच आपण change करू शकतो.

काही नाही आता हे कसं आहे ना जर असं कधी chance भेटला किंवा काय असं तर मी तर तेच बोलणार पण म्हणजे विचार पण केला मी तसं काही chance चं देत नाही तर मी तसं changes आणायला कधी कधी तर माझ्या ह्याच्यात अं patience वैगरे काही असत नाही ते particular subjects साठी त्या time ला त्यांना थोडा inspire करते मी माझं lecture सुरू असताना मध्ये अं माझे students बुआ झाले होते तेव्हा त्यांनी असाच subject काढला होता तेव्हा मग मी त्यांना lecture दिलं होतं एक तासभर मी त्यांना ऐकवत होतो line नी कुणीही disturb नव्हतं केलं but त्याच्यानंतर त्यांचे जे views होते ना ते अख्खे बदललेले होते. हम्म ते असतं ना की आपल्यामुळे कोणाचं life change होतं असेल ना

इथल्या एक त्याला कसं compare केलं गेलंय ना जसं की आपण एक दान करतो ना गौदान किंवा कन्यादान त्याच्यासारखं actually मी जेव्हा teaching ला उभं असतो ना मी it should be like ज्ञानदान मनात फक्त ते एकच भावना असते की तिथनं एकही शब्द चुकीचा जाऊ आपल्या तोंडातनं जाऊ नये. आणि चुकीचं knowledge नाही आणि जे knowledge आहे आपल्याकडे त्याचं गर्व नसावा. नाही गर्व नाही फक्त आपल्याकडनं काही चुकीचं जाऊ नये याची precausion तर नेहमीच असते पण

आणि एवढं सगळं बघून जेव्हा हे बघून एक गोष्ट तर मला नक्की माहितीये actually द अं दोन गोष्टी असतात एक असते गुरूर आणि एक असतो घमंड घमंड तर पण गुरूर पक्का असावा ह्या जगात निभवायचं असेल तर without गुरूर निभावुच शकतं नाही. त्याच्यामुळे गुरूर हा पण ते कधी हवं, कोणासमोर हवं, कोणासाठी हवं हे सगळं बघून करायला हवं नाही तर मग तिथे नको. जिकडे नको तिकडे तुम्ही करणार तर मग ते नाही चालतं ना म्हणजे जे चांगले पण असतील ना तुमचे सो तुमच्यासाठी तुमचा विचार करतं ते पण तुटून जातात ना

आपण फक्त हेच विचार करतो पण आपण ते सुद्धा विचार करायला हवं आणि हे movies मध्ये कसं आपलं जे संस्कृती आहे त्याच्याविरुद्ध सगळं दाखवलं

inspiration movies खूप सारे आहेत पण ते बघायला कोणाकडेही वेळ नाही

comment काय टाकली मग त्यांनी boring आहे हे आहे ते आहे waste of money but actually tumhi सुद्धा व्यवस्थित नव्हती त्यामुळे fail गेलेलं आहे I was like a proceed ते त्यांना present चं करता आलं नाही. हो आता अं काही काही locals आता उरी pictures पण छान होता, त्याच्यामध्ये actually काय झालं ते सगळं सांगितलं. उरी सारखाचं border पण छान आहे.

हे लोकं youngster ना अजून खराब करतात काय ते बघून बोलवतात काय बोलवतात

जेवण आवरलं जेवण झालं तुझं bye the way तुझ्याशी मी नुसतच बोलत बस

नाही अह तू जेवलास

काय खाल्ल आज special आज अं खि

त्याच्यानंतर बटाट्याची भाजी अं mix अशी छान अशी गुजराती type ची होती अं आमरस आणि पापड मस्त

अं ह्याच्यासारखं असतं ते टेंडली सारखं दिसतं पण टेंडली नाहीये सुरई बोलतात. सुरई घोसाळ अं I don't know

ice हा आणि एक आणि मग अं mix pulses ची बा अं हे curry बनवली आहे.

Sproutes and then आणि आणि त्याच्यासोबत अं fry केलयं ते बटाटा chips

कोणता बटाटा chips ते पापड सारखे असतात ना ते ओला सुकवून कडक करतात त्याला

With लोणचं and पा पापड पण आहे, आम्ही prefer करतो केरला Okay अं कुट्टूचे wafers कधी try केलेस केरला पापडमध्ये छान असतात.

कुट्टू

आमचा आमचा तो breakfast आहे त्याच्यामध्ये ना चणा आहे ना चणाची curry black चणा त्याची curry आणि

Okay ये कधी घरी आणि यायच्या आधी सांग मग mummy ला सांगून मी Yeah आमच्या इथे नटराजन aunty होती ना शेजारी राहायला ती नाचणीच्या पिठाचे डोसे बनवायची ती ते पण एकदम मस्त लागायचे. हा ते पण tasty लागतात आम्ही खाल्ली

सगळं त्याच्यातचं

Sure एखादा function असेल ना तुझ्या घरी तेव्हा मला नक्की यायला आवडेल, हो चल काळजी घे जेवायला बसते उशीर झालाय

जेवून घे आज उशीर झालाय तुला पण चल good night bye

Good night take care yeah

प्रवासाच्या घटना सुद्धा अशाचं क्रमबद्ध पद्धतीने मांडलेल्या आहेत, ज्यांचा अभ्यास मागील वर्षामध्ये आपण केला आहे. इतिहास हे सत्याचा शोध घेणारे शास्त्र आहे, विविध सत्य पुरव्यांशिवाय तो लिहिला जाऊ शकतं नाही, त्याचप्रमाणे स्थळ, काळ, व्यक्ति आणि समाज हे सुद्धा इतिहासाचे प्रमुख आधार स्तंभ आहेत, ज्यांच्याशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकतं नाही. एखाद्या गोष्टीचा इतिहास लिहिताना स्थळ म्हणजे ठिकाण, कालावधी किंवा कालखंड संबंधित व्यक्ति आणि समाज यांच्या साह्याने सबळ पुरावे पाहून तो इतिहास लिहिला जातो, जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अफजल खानाचा वध या प्रसंगाबद्दल विचार करतो, तेव्हा ते ठिकाण, तो कालावधी

त्यांचे सुद्धा सांगता येईल, अश्या अनेक थोर व्यक्ति भारतामध्ये होऊन गेल्या, ज्यांच्या जीवन कार्याचा अभ्यास आपण इतिहासाच्या पुस्तकातून करत असतो. स्थळ, काळ, व्यक्ति आणि समाज या या आधार स्तंभापैकी स्थळ हा घटक भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे, त्यामुळे इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते असल्याचे समजते. इतिहासातील एखादी घटना म्हंटली तर ती कुठे घडली, असा पहिला प्रश्न तयार होतो, म्हणून स्थळ म्हणजे ठिकाण इतिहासात महत्वाचे आहे, कधी कधी अशी ठिकाणे तेथील भौगोलिक परिस्थिती ही इतिहास घडण्यास कारणीभूत ठरलेली असतात. शिवाजी महाराजांच्या इतिहासात याची आपल्याला प्रचिती येते. डोंगर, दर्या, जंगले, नद्या अश्या अनेक नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीचा वापर महाराजांनी स्वराज्याच्या बळकटीसाठी केला होता आणि या जोरावर अनेक किल्ले त्यांनी लढवले होते आणि लढाया सुद्धा जिंकल्या होत्या म्हणजे एक प्रकारे भौगोलिक परिस्थितीने त्यावेळेस घडलेल्या ऐतिहासिक घटनांवर परिणाम केलेल्या दिसतो, हे तेव्हाच नाही तर सध्याच्या काळात सुद्धा आपला आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय हे आपण ज्या परिसरामध्ये राहतो, त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते, थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते, त्या त्या ठिकाणानुसार तेथील लोकांचे जीवन, त्यांचे कपडे, त्यांची घरे आणि व्यवसाय चालू असतात, आता मला सांगा ज्या ठिकाणी समुद्रकिनारी असतील, तेथे परिस्थिती कशी असेल, त्या लोकांना दुसरे नौकेचे साधन नाही, त्यामुळे उपलब्ध नैसर्गिक घटक म्हणजे समुद्र, त्याचा वापर मासेमारी या व्यवसायासाठी त्यांनी करून घेतला, आता दररोज मासे पकडायचे म्हणजे त्यांच्या जेवणात काय असेल, भात आणि मासे आणि इतर काही आणि त्यांच्या संस्कृतीनुसार वेशभूषा केलेली असेल, आता हे तुम्हाला समजलं असेल, आता जम्मू काश्मीरसारख्या बर्फ पडणाऱ्या ठिकाणी लोकांचे राहणीमान कसे असेल, त्यांच्या आहारात उष्णता निर्माण करणारी पदार्थ असतील, आता बर्फ पडतं असल्याने थंडी भरपूर त्यामुळे कोणी आपल्यासारखे सूती कपडे वापरणार नाही, तिथे जाड, उबदार लोकरीचे कपडे वापरणार जमिनीवर बर्फ असल्याने शेती करायचा काही विषयचं रहात नाही, आता आपली लोकं फिरायला काश्मीरला जातात, तेव्हा तिथे पर्यटन हा व्यवसाय विकसित झाल्याचा दिसतो, मला सांगायचं तात्पर्य एवढचं आहे, त्यात त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार लोकांचे जीवनमान आणि सामान्य जीवन तिथे असणार आहे, तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन हे मैदानी भागामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते, कारण डोंगराळ भाग असल्याने सुपीक जमीन अगदी थोडी असणार, तर मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन असल्याने तेथे शेती हा प्रमुख व्यवसाय असणार आहे. मैदानी प्रदेशाच्या तुलनेत डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना तृणधान्य, भाज्या आणि इतर गोष्टी या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतील, त्यामुळे या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावे लागते आणि तेच त्यांचे व्यवसाय सुद्धा असतात, अश्या पद्धतीने डोंगराळ व मैदानी भागातील लोकांच्या जीवन पद्धतीत इतर गोष्टीत सुद्धा फरक आढळतो. आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो, त्याभागातील हवामान तेथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण शेतीतून मिळणारे अन्नधान्य, वनस्पती आणि प्राणी हे आपल्या जगण्याचे साधने असतात, कुणी शेतीतून उत्पादन घेतं, तर कोणी पाळीव प्राणी पाळून दूध, अंडी यासारख्या स्वरूपाचा व्यवसाय करतात. माणसाच्या या जगण्याच्या साधानांच्या साह्याने त्या त्या ठिकाणी जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होतं असते, जिथे असे जीवन जगण्याचे साधने उपलब्ध असतील, तिथेच माणसांची वस्ती असल्याचे पाहायला मिळते. ठरविक परिस्थितीनुसार मानव वस्ती एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी स्थलांतरित करीत असल्याचे दिसते, जसे दुष्काळ, पर्यावरणाचा ऱ्हास आक्रमणे किंवा इतर काही कारणांमुळे लोकं गाव सोडून जातं असतात. त्यामुळे गाव, वसाहती ओस पडतात, तेथे कोणीही रहात नाही. इतिहासामध्ये अश्या अनेक घटना घडल्याची आपल्याला वाचायला मिळते, यातून इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, आता आपण भारताची भौगोलिक वैशिष्टे पाहूया. आपण भारत देशामध्ये राहतो. आपला भारत देश हा विस्ताराने मोठा आहे, त्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि याची भारताला सर्वबाजूने एकप्रकारे संरक्षणच लाभले आहे. भारताच्या हद्दीत असणारी अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटं वगळता, संपूर्ण भारत हा भौगोलिक दृष्ट्या सलग आणि अखंड आहे, पण ही बेटे मात्र भारताच्या भागापासून वेगळे आहेत. मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या सर्व बाजूने पाण्याने वेढलेल्या जमिनीच्या भागाला बेटे असे म्हणतात. बेटे म्हणजे जमिनीचा असा भाग ज्याच्या चारही बाजूने पाणी वेढलेले असते. भारताचा अभ्यास करायचा म्हटलं, तर आधी आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास करावा लागेल. आज नाकाशात जेवढा भारत देश आपल्याला दिसतो, तेवढा तो नव्हता, यापेक्षाही मोठा होता. आज जे पाकिस्तान आणि बांगलादेश हे स्वतंत्र देश आपल्याला पाहायला मिळतात, ते एकोणिसशे सत्तेचाळीसपूर्वी आपल्या भारतातचाचं भाग होते, या सर्व भूप्रदेशाचा उल्लेख आपण प्राचीन भारत असं करणार आहोत, भारताच्या जडणघडनेचा विचार केला असता. खालील सहा भूप्रदेश महत्वाचे ठरतात. पहिला म्हणजे हिमालय, दूसरा आहे सिंधु, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मैदानी प्रदेश, तिसरा आहे थरचे वाळवंट, चौथं आहे दख्खनचे पठार आणि पाचवं आहे समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आणि शेवटचं आहे समुद्रातील बेटे आता सर्व सहा भूप्रदेशांची माहिती आपण थोडक्यात पाहूया. पहिला आहे हिमालय, आपल्याला माहित आहे, की हिमालय हा बर्फाने व्यापलेला पर्वत आहे. हिंदूकुश व हिमालय या पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य अशी भिंतच उभी राहिली आहे, त्या भिंतीमुळे भारतीय उपखंडाचा भाग हा मध्य आशियातील वळवंटापासून वेगळा झालेला आहे, तरीही हिंदूकुश पर्वतामधील खैबर खिंड आणि बोलन खिंड यामधून जाणाऱ्या रस्त्याने त्यावेळेस व्यापार, वाहतूक चालतं असे, या

अरबी प्रदेशांमध्ये जाणार हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातं होता, कारण या मार्गातून जो माल पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवला जातं होता, त्यामध्ये रेशीम हे प्रमुख होते, तसेच या खिंडीतून अनेक परदेशी आक्रमकांनी याच मार्गाने भारतामध्ये प्रवेश केलेला होता, तसेच अनेक परदेशी प्रवासी सुद्धा याच मार्गाने भारतामध्ये आलेले होते. त्यामुळे भारताच्या जडणघडणीमध्ये हिमालय आणि हिंदूकुश पर्वत रांगा त्याचबरोबर खैबर आणि बोलन खिंड यांना सुद्धा तेवढेच महत्व आहे, आता सिंधु, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मैदानी प्रदेशाबद्दल पाहूया. मुलांनो, गंगा, सिंधु आणि ब्रह्मपुत्रा या भारतातील तीन मोठया नद्या आहेत आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आहे.

आणि त्यानंतर उदयास आलेली, प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशांमध्ये उदयाला आलेली होती. मुलांनो, आफ्रिका खंडात असणारी सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.

जहागीर महासम्राट अकबर याने बांधलेले एक महत्त्वाचे स्मारक हे त्याच्या राजपूत पत्नीचे शाही निवासस्थान आहे आणि नंतर जहागिरांची पत्नी नूर जहान अधिकृत निवासस्थान आहे आणि हे एक इस्लाम स्मारक आहे आग्रा किल्ला सर्वात लोकप्रिय आकर्षणापैकी एक आहे त्यांच्या गुंतागुंतीचे कोरीव काम आणि उत्कृष्ट मुघल म्हणजे या वाड्याचे हे आकर्षण म्हणजे दगडाचा तुकडा आणि गुलाबाचा कोरलेली एक मोठी वाटी याचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जात असेल सम्राट अकबरांचे विश्रांतीचे ठिकाण अकबराचा मकबरा हा एक वस्तू शिल्पय आहे आणि त्याचा एकुलता एक मुलगा जहागीर याने सोळाशे पाच ते सोळाशे तेरामध्ये बांधला होता एकशे नव्व्याण्णव एकर जमीन वर पसरलेली ही समाधी भव्य मुघल करचे प्रतीक आहे आणि आग्रा येथील सर्वात लोकप्रिय गोष्टींपैकी एक आहे संपूर्णपणे या संगमवरी आणि वाळूच्या दगडांनी बांधलेली ही विशाल रचना मुघल बागांनी आहे ज्याची रचना सम्राट अकबराने स्वता केली होती आणि या ठिकाणांच्या सौंदर्यात भर पडली होती आग्रा मधील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे water wall ला भेट देण्याच्या एकऱ्याऐवर पसरलेले water wall चे आग्रा येथील सर्वत्र लोकप्रिय आणि मनोरंजन ठिकाणांपैकी एक आहे

तुमच्या कुटुंबात समावेश भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणा पैकी एक आहे आग्रा शहरातील उन्हाळ्याच्या उष्णतेपासून मुक्त होण्याचा एक उत्तम मार्ग संग्रहालय एकोणीशे सहा मध्ये भारताचे तत्कालीन wilds roy अठराशे पंच्याण्णव ते एकोणीशे पाच lord karzan यांनी बांधले आणि नंतर जफर हुसेन अधीक्षक पुरातत्त्व सर्वेक्षण of india यांनी विकसित केले संगीत घरच्या दोन शर्टकोनीत खोल्यांमध्ये अनेक मनोरंजक कलाकृती आहे त्यापैकी बहुतेक ताजमहल च्या आहेत तुम्हाला जुनी छायाचित्रे रंगीत रेखाचित्रे ताजमहल ची जुनी वस्तू शिल्प योजना सापडतील च्या आपण rolled order form साठी वापरल्या जाणाऱ्या दगडांची नमुने शोधू शकता जर तुम्हाला ताजमहल आणि मुघल काळातील इतिहासात रस असेल तर आग्र्यामध्ये संग्रहालय हे शोधणे ही एक मजेदार गोष्ट असू शकते आग्रा कशासाठी प्रसिद्ध आहे प्रतिष्ठा प्रतिष्ठा ताजमहालाचे घर आग्रा हे सांस्कृतिक परंपरा आणि आकर्षण इतिहासाचे गणतव्य स्थान आहे येथे भेट देताना मुघल काळातील एक झलक अनुभवता येते त्याचे स्मारके आणि ऐतिहासिक दाखवत आहे या या व्यतिरिक्त ते honeymoon किंवा कुटुंबिक सुट्ट्यासाठी एक परिपूर्ण गंधर्व स्थान बनते

सिकंदरा किल्ला मेहता बाग आराम भाग मोठी मज्जिद पंचम महाल अंगूरी बाग गुरुद्वार गुरुद्वारा गुरु का ताल जहांगीर palace नगीना मज्जिद जामा मज्जिद पण सध्याच्या covid परिस्थितीत तुम्ही आग्रा येथे सुट्ट्याचे नियोजन करू शकता त्याच्यातील सर्व covid protocol चे पालन करण्याचे किंवा बाहेर बाहेर पडताना नेहमी mask घाला अंतराने हात स्वच्छ करा आणि योग्य सामाजिक अंतर राखा आग्रा मधील प्रियजकांसोबत करण्याच्या काही सर्वात romantic गोष्टींमध्ये नेत्र दीपक दृश्यांसोबत यमुनेवर मेणबत्तीच्या प्रकाशात boat चालवण्याचे समाविष्ट आहे अशा अनुभवांमध्ये रात्रीचे जेवण घेणे ताजमहाला भवती फिरणे खूप खूप king class घेणे आणि बरेच काही समाविष्ट आहेत आग्र्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्याच्या हंगामात

आग्रा भेट देताना तुम्ही खरेदी करू शकता अशा काही लोकप्रिय वस्तूंमध्ये रेशमी साड्या उत्पादने लघु

आग्रा मध्ये pulao biryani malai kofta nand आणि बरेच काही यासारखे काही असल्य मोघलाही पद्धत नक्कीच वापरून पाहावे कचोरी आणि सारखे स्थानिक food street food देखील वापरून पहा ताजमहाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ दुपारी तीन तीन नंतर आहे हीच वेळ आहे जेव्हा सूर्य निरोप घेताना घेणार आहे आणि सौरचनेवर सोनेरी छता पडताना दिसतात हे विलोभनीय दृश्य प्रेक्षकांना पण जर तुम्ही कोणी असाल ज्याला दूरच्या ठिकाणी प्रवास करायला आवडत नसेल तर काही उत्तम पर्याय देखील आहेत धर्मशाळा म्हणाली आग्रा नैनीताल, डेहराडून, गोवा, नाशिक हम्पी ही सर्वात लोकप्रिय weekend साठी ठिकाणी आहेत मुंबई मुंबई एकशे सत्तावीस राहण्याचा खर्च आणि निवास खर्च या दोन्ही बाबतीत भारतातील सर्वात महाग शहर आहेत त्यानंतर नवी दिल्ली एकशे पंचावन्न, चेन्नई एकशे सत्याहत्तर, बेंगलोर एकशे अठ्ठेहत्तर आणि हैदराबाद एकशे ब्याण्णव दोन हजार बावीस मध्ये मध्ये मर्शलचा खर्च शोधला

मुंबईला अनेकदा भारतातील स्वप्नांचे शहर म्हटले जाते आणि भारताचे आर्थिक राजधानी मुंबई हे पण या देशातील सर्वात महागडे शहर आहे मसरचे दोन हजार बावीस ची किंमत the living city ranking मध्ये मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर मानले जाते

कर्नाळा, कर्जत, लोहगड, मावळदृश्य, माथेरान, अलिबाग, रायगड, पालघर, काशीद, माळशेज घाट आणि अनेक ठिकाण तुमचे गणतव्य स्थान निवडा तुमच्या सहलीचा कालावधी set करा train किंवा bus टिकीट आणि निवास book करा दैनंदिन क्रिया कलाप आणि मार्गाची योजना करा काळजीपूर्वक pack करा आणि सर्व आवश्यक कमा योजना करा cambodia अग्नेय आशिया हा प्रवास करण्यासाठी मुख्यात स्वस्त प्रदेश आहे हा अग्नेय

गोवा गोवा कन्याकुमारी कन्याकुमारी ऋषिकेश ऋषिकेश भारत हम्पी ची स्थापना करणे हम्पी कर्नाटक pondicherry स्थापना करणे pondicherry स्थापना करणे खजरा हो मंदिर जैसलमेर जैसलमेर वायनात स्थापित करण्यासाठी वायनात केरळ श्रीलंका plant द्वारे दोन हजार वीस मध्ये भेट देणे यासाठी अव्वल देश म्हणून नाव दिलेले हे समुद्रकिनारी आणि सर्व उत्कृष्ट पाककृतीसाठी प्रसिद्ध आहेत भूतान भूतान भारत आणि चीन दरम्यान आहे नेपाळ philippines indonesia cambodia या सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रवासी स्वस्त राहण्याचा प्रिया निवडू शकतात आणि भरपूर पैसे खर्च न करता शहर शोधू शकतात हे सिद्ध करतात पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात स्वस्त राज्य आहे बिना मूल्य किंवा कमी किमतीत जगाच्या प्रभात करण्याचे अनेक मार्ग आहेत तुमच्या बेट आणि boat साठी काम करणे हा एक पर्याय आहे येथे बिनामूल्य म्हणजे रोख मुक्त करतातच त्यामुळे कदाचित तुमच्या विना मूल्यासहलासाठी तुमच्याकडे काहीतरी एक change असेल इच्छा आणि सामान्यता म्हणजे वेळ कौशल्य किंवा काम तुम्हाला प्रवास

तुम्ही ताकद जाणून घ्या हे सांगण्याशिवाय solo प्रवासची चिंता तुम्हाला तुमच्या सहलीतून काय हवे आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात यावर अवलंबून आहे आपलं काम जवळ जवळ झोपलेली स्वताला मिठीत घ्या फक्त नाही म्हण